हे एक रस्त्यावरच चित्र दिसलेले आहे त्याचप्रमाणे तिथे तीन मजली बिल्डिंग आहे असे दिसून येते वरती वायरिंग आहे समोर रिक्षा आहे.

अस कारंजे दाखवलेल आहे तिथ कोणततरी फंकशन आहे अस दाखवण्यात आलेल आहे अनेक माणस तिथ उपलब्ध आ --